हे एक दोन मजली घर आहे आणि ह्या घरावर एक ऍडव्हर्टाइसमेन्ट ची एक पाटी लावलेली आहे.

लाल रंगाच्या या फुलामद्धे पांढऱ्या छटा एकदम उठून दिसणाऱ्या आहेत खूप सुंदर असं हे फूल आहे.

लहानाचे मोठे होत असतो म्हणून शाळा ही आपल्याला खूप आवडणारी आहे.

ग्याराजमध्ये नेल्या नंतर तिथले मेकॅनिक त्यातला फॉल्ट शोधून काढतात आणि ती दुरुस्त कर --

त्या घरात आपण स्वताला सुरक्षित सिक्युर समजत असतो याच घरात आपण लहानाचे मोठे होतं असतो.

एक गाडी काढताना दुसऱ्या गाडीला धक्का लागू नये हा विचार ड्रायव्हर नक्कीच करत असतो.

हत्ती हे ताकदीच प्रतीक आहे प्रत्येक माणसाने मनाने आणि शरीराने बलवान होणं खूप गरजेच आहे.

प्रवासाला निघल्यावर दूर दूर जाणारे हे रास्ते पहिले की आपल्याला वाटत --

चालण्यासाठी हा उगवणारा सूर्य आपल्या सोबत असतो आणि संध्याकाळी सुद्धा मावळतीला जाणार सूर्य हा आपल्याला आनंद देणारा असतो.

अश्या मुख्य रस्त्यांवर सतत वाहनांची ये जा सुरू असते.

अशी एक जागा असे की जिथे थोडा वेळ रीलॅक्स व्हाव अस वाटत.

प्रत्येक जन आपल्याला कामात कुशल असतो आणि आपल्या मेहनतीने तो सतत प्रयत्न करतो कि ही इमा ही इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी.

देवाची भक्ति करण्याच कुठलं ही वय नाही.

पोशाख असं असत या अन्नातून आपल्या शरीराच पूर्ण पोषण होत असत.

नावेतून एक दूर वरचा प्रवास हा सुद्धा एक सुखद अनुभव असतो आणि तो सर्वांना--

भारताच्या प्रत्येक नागरिकाने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे आपल्या कुठल्याही कृत्यातून ह्या झेंड्याचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

पुस्तनकांच्या या रॅक मध्ये अनेक पुस्तक आहे आणि वाचण हा एक उत्तम छंद आहे.

छान दिसण्यासाठी प्रत्येकजण आजकाल पार्लर मध्ये जात--

आपण ह्या बस चा प्रवास नेहमीच केलेला आहे त्याच प्रमाणे ह्या बस च दार जसं उघड आहे तसच--

अश्याच दुकानंतल्या ह्या गोष्टी आहेत.